हॉस्पिटल च्या रोड ला लता मंगेशकर हॉस्पिटल आहे.

तुझ्यासमोर एक रोड आहे.

या चित्रात एक नदी दाखवला गेलेली आहे तरी नदीच्या तटावर काही घर दाखवल्या गेलेले आहे.

पुरवठा आहे एक नदीच्या बाजूला तट दाखविला गेला आहे सेरी --

हे एक विमानतळ आहे विमानतळ खूप मोठे आहे त्या विमानतळावर खूपसे विमान उभे आहे ते खूप मोठे असतात.

तिथे खूप मोठे झाडं पण दाखविले आहे त्या झाडा पण खूप हिरवे हिरवे पान दाखवलेले आहे पानावर खुपसे पक्षी बसलेले पण दाखविले गेले आहे.

चक्की पण दाखवलेली आहे तिथे खूप मोठा रस्ता दाखविला आहे त्या रस्त्याचे रंग काळा आहे त्या लाल रंगाचे बस --

ता आपल्याला पाणी दाखवलं गेलं आहे त्या पाण्याचा रंग पांढरा आहे.

एक माणूस गुलाबी रंगाचा शर्ट घालून उभा आहे.